सी एंड C मधील फंक्शन्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत फंक्शन म्हणजे काय
फंक्शन चा सिंटॅक्स रिटर्न स्टेटमेंट चे महत्त्व
हे उदाहरनाद्वारे करू
आपण सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय ही पाहु
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम व्हर्शन 1110 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहे
चला फंक्शन च्या परिचयाने सुरवात करू
फंक्शन हा एक स्वयंपूर्ण प्रोग्राम आहे जो एखादे विशिष्ट कार्य करतो
प्रत्येक प्रोग्रॅम एक किंवा अधिक फंक्शन्स ने बनलेला असतो
कार्यान्वित करून झाल्यावर जेथून फंक्शन कॉल केले तेथे कंट्रोल परत जातो
फंक्शन चा सिंटॅक्स पाहू
ret टाइप फंक्शन ने रिटर्न केलेल्या डेटाचा टाईप सांगते
fun name म्हणजे फंक्शन चे नाव
पॅरामीटर्स म्हणजे व्हेरिएबल ची नावे आणि त्यांच्या प्रकरांची यादी
आपण रिक्त पॅरमीटर सूची निर्दिष्ट करू शकतो
ह्याला आर्ग्युमेंट्स नसलेले फंक्शन म्हणतात
आणि ह्याला आर्ग्युमेंट्स सहित फंक्शन म्हणतात
voidवापरुन प्रोग्रॅमवर पाहु
मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहिला आहे
आपण तो उघडू
लक्ष द्या फंक्शन हे फाईलचे नाव आहे
आणि मी एक्स्टेंट्शन c ने फाइल सेव केली आहे
हा कोड समजून घेऊ
ही हेडर फाइल आहे
कुठलेही फंक्शन करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक आहे
येथे एड नामक फंक्शन घोषित केले आहे
पहा एड फंक्शन कुठल्याही आर्ग्युमेंट्स शिवाय आहे
व्हॉइड हा रिटर्न टाइप आहे
फंक्शनचे दोन प्रकार आहेत
user डिफाईन्ड फंक्शन म्हणजे एड फंक्शन आणि pr डिफाईन्ड फंक्शन म्हणजेच प्रिंटफ आणि मेन फंक्शन
आपण आ आणि बी ला अनुक्रमे दोन आणि तीन ह्या व्हॅल्यूज देऊन सुरू केले आहे
येथे आपण व्हेरिएबल सी घोषित केला आहे
नंतर आ आणि बी च्या वॅल्यूज जोडू
सी मध्ये रिझल्ट संचित होतो
नंतर रिझल्ट प्रिंट करू
हे मेन फंक्शन आहे
येथे आपण एड फंक्शन कॉल करू
येथे बेरीज होऊन रिझल्ट प्रिंट होईल
सावे वर क्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
संकलित करण्यासाठी टाईप करा जीसीसी functionसी o फुन
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा fun सुम ओएफ आ एंड बी इस 5 असे आऊटपुट दिसेल
प्रोग्रॅमवर जाऊ
फंक्शन्स मध्ये स्पेशल आयडेंटिफायर्स असतात त्यांना पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट्स म्हणतात
आर्ग्युमेंट्स असलेले समान उदाहरण पाहू
ह्यात थोडे बदल करू
टाईप करा इंट एड इंट aकॉमा इंट बी येथे आपण एक एड फंक्शन घोषित केला आहे
येथे इंट आ आणि इंट बी ही एड फंक्शन ची आर्ग्युमेंट्स आहेत
हे डिलिट करा
आ आणि बी येथे सुरू करण्याची गरज नाही
प्रिंटफ स्टेट्मेंट डिलिट करा
टाईप करा इंट main सुम हे व्हेरिएबल घोषित करू
टाईप करा इंट सुम नंतर टाइप करा सुम add54 येथे एड फंक्शन कॉल करत आहोत
नंतर 5 आणि 4 पॅरामीटर्स पास करू
आ मध्ये 5 बी मध्ये 4 असे संचित केले जाईल
त्यांची बेरीज केली जाईल
रिज़ल्ट प्रिंट करू
येथे टाइप करा printfसुम isdnसुम हे डिलिट करू
कारण वर फंक्शन आधीच कॉल केले आहे
टाइप करा रिटर्न 0 non व्हॉइड फंक्शन ने रिटर्न स्टेटमेंट वापरावे जे वॅल्यू परत करते
सावे वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
अगोदर प्रमाणे प्रोग्रॅम संकलित करा
प्रोग्राम कार्यान्वित करू
आपल्याला आऊटपुट मिळेल
सुम इस 9
आता हाच प्रोग्रॅम C मध्ये कार्यान्वित करू
प्रोग्रॅम वर जाऊ
येथे काही गोष्टी बदलू
प्रथम Shift Ctrl आणि स् ही बटणे एकत्रितपणे दाबा
cpp एक्सटेन्शन ने फाइल सेव करा
सावे वर क्लिक करा
हेडर फाइल बदलून आयोस्ट्रीम करा
येथे यूझिंग स्टेट्मेंट समाविष्ट करू
C मध्ये फंक्शन डिक्लेरेशन समान आहे
त्यामुळे येथे कोणताही बदल करण्याची गरज नाही
प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट लिहा
C मध्ये ओळ प्रिंट करण्यासाठी काउट फंक्शन वापरतात
येथे फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n गरज नाही
कॉमा डिलीट करा
दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाईप करा
सुम नंतर पुन्हा दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाईप करा
डबल कोट्स मध्ये बॅकस्लॅश न् टाइप करा
क्लोजिंग ब्रॅकेट डिलिट करा
सावे वर क्लिक करा
प्रोग्रॅम संकलित करूकार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ
टाईप करा g फंक्शन डॉट सीपीपी हायफेन ओ फुन1 येथे फुन1 लिहू
कारण आपल्याला फुन आऊटपुट फाइल ओव्हरव्हराईट करायची नाही
एंटर दाबा
टाईप करा fun1 सुम इस 9 असे आउटपुट दिसेल
काही कॉमन एरर्स पाहू ज्या आपल्यास मिळू शकतात
समजा येथे चारच्या जागी एक्स टाईप केले
मी बाकीचा कोड तसाच ठेवेल
सावे वर क्लिक करा
प्रोग्रॅम संकलित करू
आपल्याला दहाव्या ओळीवर एक्स वास नोट डिक्लेअर्ड इन थिस स्कोप ही एरर मिळेल
कारण एक्स हे कॅरेक्टर व्हेरिएबल आहे
हे कुठेही घोषित केले नव्हते
एड फंक्शन चे आर्ग्युमेंट हे इंटिजर व्हेरिएबल आहे
अशाप्रकारे रिटर्न टाइप आणि रिटर्न वॅल्यू जुळत नाहीत
प्रोग्रॅम वर परत जाऊ
एरर दुरूस्त करू
दहाव्या ओळीवर चार टाइप करा
सावे वर क्लिक करा
पुन्हा हे कार्यान्वित करू
प्रॉम्प्ट क्लिअर करू
अगोदरप्रमाणे प्रोग्राम संकलित करू
हे कार्य करत आहे
आणखी कॉमन एरर पाहू जी आपल्यास मिळू शकते
समजा येथे आपण केवळ एक पॅरामीटर पास केला चार डिलीट करा
सावे वर क्लिक करा
टर्मिनल वर जाऊ
संकलित करू
दहाव्या ओळीवर आपल्याला टू फेव आर्ग्युमेंट्स टीओ फंक्शन इंट एड इंट इंट ही एरर दिसेल
प्रोग्रॅमवर जाऊ
तुम्ही पाहु शकता आपल्याकडे दोन पॅरामीटर्स आहेत
इंट आ आणि इंट बी
आणि येथे आपण केवळ एक पॅरामीटर पास करत आहोत
म्हणून एरर मिळाली
एरर दुरूस्त करू
चार टाईप करा
सावे वर क्लिक करा
टर्मिनल वर जाऊ
पुन्हा कार्यान्वित करू
हे कार्य करत आहे
स्लाईडस वर जाऊ
शिकलो ते थोडक्यात फंक्शन्स फंक्शन चा सिंटॅक्स आर्ग्युमेंट्स शिवाय फंक्शन
ईजी व्हॉइड add आर्ग्युमेंट्स सहित फंक्शन ईजी इंट एड असाइनमेंट फंक्शनच्या सहाय्याने संख्येचा वर्ग काढणारा प्रोग्रॅम लिहा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद